जिवाणउदेश होता भारतीय स्वतंत्र लडाई मध्ये विनोबा भावे महात्मा गांधी यांच्या सोबत होते साल एकोणीशे बत्तीस मध्ये स्वतंत्रलढ्यातील सहभागी बदल तुरुंगवास झाला होता आता आपण बघूया त्यांचे राजकीय कारकीर्द वाई येतील प्राज्ञपाठ शाळामंडळचे सौंस्थापक आणि मुख्याधापक स्वामी केवलानंद सरस्वती यांच्या पाशी विनोबा भावे यांनी उपनिषेद भ्रमसूत्र भ्रमसूत्रशंकारभाष्य आतंजल योगसूत्र इद्यादी विषयांची अध्ययन केले होते

आणि पतंजर योग्यसूत्र इत्यादी विषयाची अध्ययन केले होते दिनकर शाश्त्री कानडे आणि महादेव शाश्त्री दिवेकर हे प्राज्ञपाठ शाळेची व्यवस्थापनाची आणि आणि अन्य प्रकार ची कामे करत असत सोमवार हा पाठशाळेची सोमवार हा पाठशाळेचा सुटीचा दिवस असत होता त्यादिवशी पाठशाळेची अंगमेहनीतीची कामे शिक्षक विद्यार्थी करत असत बुध चळवळी चे आद्य प्रवर्तक विनायक नव्हता आचार्य विनोबा भावे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील जाग वडे या गावी झाला त्यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई, वडील नोकरीनिमित्त बडोदरा राहू लागले. आणि विनोबा चे प्राथमिक माध्यमिक या काही उच्चशिक्षण तिथेच झाले inter परीक्षा देण्यासाठी ते मुंबईत यायला निघाले आता मद्य सुरत स्टेशन वर उतरून संस्कृत च्या अध्याना करीता बनारसला गेले व तिथे त्या भाषेचा अभ्यास करू लागलॆ तिथल्या वास्तव्यात त्यांनी हिंदू विश्व्विद्यालयातील एका समारंभात महात्मा गांधींचे भाषण ऐकले तिथल्या वास्तव्यात त्यांनी हिंदू विश्व्विद्यालयातील एका समारंभात गांधींचे भशान ऐकले व भारताचे पुनरुस्थान गांधीजींच्या मार्गानेच होईल असे वाटल्याने त्यांनी त्यांच्याशी पात्र व्यवहार केला पात्र व्यवहारात गांधीजींनी विनायक भावेणा विनोबा असे संबोधले जात त्यामुळे विनायक भावे त्यापुढे विनोबा भावे याच नावाने संबोधले जाऊ लागले जे तिथल्या वास्तव्यात त्यानि हिंदू विश्व्विद्यालयातील एका समारंभात महात्मा गांधीजींचे भाषण ऐकले व भारताचे पुनरुस्थान गांधीजींच्या मार्गाने होईल असे वाटल्याने त्यांनी त्यांच्याशी पात्र व्यवहार केला पात्र व्यवहारात गांधीजींनी विनायक भावना विनोबा असे समजले होते त्यामुळे विनायक भावे हे विनोभावे ह्याच नावाने संबोधले जाऊ लागले

त्यांनी साबरमती आश्रमात आपले साधकाचे जीवन जगायला सुरवात केली विनोबांनी सात june एकोणीशेसोला रोजी गांधीजींची भेट घेतली भेट घेतली व आजन्म भ्रमाचार्य पालनाचे शपत घेऊन, त्यांनी साबरमती आश्रमात आपल्या साधकाचे जीवन जगायला सुरवात केली. पण बनारस बनार बनारस हुन संस्कृत ग्रंथाचे अध्ययन पूर्ण होण्या पूर्वी ते साबरमती आश्रमात आल्याने

यांच्या मार्गदर्शनाखाली शंकरभाष्य ब्राह्मसुत्रे, पातंजल योगसूत्रे इत्यादी ग्रंथाचे अध्ययन करून february एकोणीशेअठावीस मध्ये ते परत साबरमती आश्रमात

ह्यांच्या निधनाची वार्ता भारतभर आणि जगभर प्रसारमाध्यमातून विद्युत वेगाने पसरली होती ह्या निधनाला कोणी महानिर्वण तर कोणी योगपुरषाची समाधी म्हणत होते

हिंदू धर्म बौद्ध आणि विशेषता जैन धर्म ह्या तीनही धर्माना प्राचीन काळापासून मान्य असलेले तंत्र होते ज्ञानदेव ज्ञानदेवादी सौंस्थानी योगमार्गाने देहत्याग केला होता हा योगमार्ग गुरु गुरूगम्यच होता हा योगमार्ग गुरूगम्यच होता पण गीतेचा आठव्या अध्यायात त्याचे वर्णन केले होते केले आहे कि विनोबा भावे ह्यांनी प्रयोग पवेशनाच्या द्वारे देह त्याग केला होता अनेक जैन साधू साध्वी स्त्रिया आजही प्रति वर्ष अशा प्रकारे देह दान देह त्याग करतात आणि

विनोबा भावे ह्यांच्या सह नरहर कुरुंकर वसंतदादा पाटील बालगंधर्व जीडी बाप्पू लाड नागनाथ अण्णा नाईकवाडी बाळासाहेब देसाई सातारा भाई सावंत, बाळासाहेब सावंत, रत् नागिरी, चिंतामणराव देशमुख, संताजी घोरपडे, मारोतराव कन्नमवार इत्यादी व्यक्तींची स्मारके उभारण्या चे महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारने ठरवले होते पण यातील एक ही स्मारक पूर्ण केले नाहीत विनोबा भावे यांच्या सह नरहर कुरुंदकर वसंतदादा पाटील बालगंधर्व जी डी बापू जी डी बापू लाड नागनाथअण्णा नायकवडी बाळासाहेब देसाई बाई सावंत बाळासाहेब सावंत चिंता चिंतामणराव देशमुख संताजी घोरपडे माथूरराव कन्नमवार इत्यादी व्यक्तींची स्मारके उभारण्या चे महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारने ठरवले होते पण यातील एक ही स्मारक पूर्ण केला नाही

जीवन व्यतीत केले होते. एकोणीसछत्तीस पासून महात्मा गांधी साबरमती चा आश्रम सोडून सेवाग्राम ला म्हणजे पवनार जवळच येऊन राहिले. होते त्यामुळे

दिल्ली, पंजाब, राजस्थान यांमध्ये आले होते एकोणीशेचतीस पासून महात्मा गांधी साबरमती चा आश्रम सोडून सेवाग्राम ला म्हणजे पवनार जवळच येऊन बस राहिले होते त्यामुळे हात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचा चिर काल संवाद चालू होता भारत पाक फाळणी झाल्यानंतर परागंदा झालेले लक्षावधी शरणार्थी ती दिल्ली पंजाब राजस्थान यांमध्ये आले होते त्यांना धीर देण्याकरता विनोबा भावे यांनी पंडितजी नी बोलावून घेतले. होते यादवराज सर्व धर्म समभाव एक भावा चा आदेश देऊन

गांधीजींची अनुज्ञा मिळून ते एकोणीशेसोळा october मध्ये वाई च्या साधने पाठशाळेत गेले व तिथल्या नारायण शास्त्री मराठे उर्फ केवलानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शना खाली शंकर भाष्य ब्रह्मसूत्र पात्रांच्या लेफ्ट इत्यादी ग्रंथांचे अध्ययन करून february एकोणीशेअठरा मध्ये ते परत साबरमती आश्रमात गेले त्या झाली संबंध भारतात enfluenzer भयंकर सात आले ती लोकांचा बळी घेऊ लागले त्या साठीच आई व धाकटा भाऊ त्यांना मृत्यू आल्या ने विनोबा भावे तिकडे गेले व त्यांचे अंत्यविधी पार पडून आपण साबरमती परत आले एकोणीशेएकवीस साली गांधींचे परम भक्त शेठ जमनालाल बजाज यांनी साबरमती च्या सत्याग्रह आश्रमा ची एक शाखा वर्ध्या ला काढली णि या शाखेचे संचालक म्हणून गांधीजी विनोबा भावे यांची नेमणूक केली एकोणीशेतीस व बत्तीस

विनोबा भावे यांना कारावासाची शिक्षा झाली एकोणीस एकवीस साली गांधीजींची परम भक्त शेठ जमनालाल बजाज यांनी साबर मग तिच्या सत्याग्रह सत्याग्रह आश्रमा ची एक शाखा वर्धा ला काढली त्या शाखेचे संचालक म्हणून गांधीजी नी विनोबांची नेमणूक केली एकोणीशेतीस व बत्तीस च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्या बद्दल विनोबांना कारावासाची शिक्षा झाली तेव्हा धुळे येथील तुरुंगात त्यांनी गीते वर ची प्रवचने दिली ती साने गुरुजींनी लिहून घेतली व पुढे गीतारहस्य या पुस्तका च्या रूपाने प्रसिद्ध झाली

म्हणून गांधी विनोबांची निवड केली पुराणानुसार ख्रिस्त धर्म हे त्यांचे ग्रंथ अत्यंत वाचनीय ठरले भूमिहीन व जमीनदार यांच्या तील वर्ग कलह संपुष्टात यावा यासाठी त्यांनी भूमिहिनांना भूमी दान करण्याचे आव्हान जमीनदारांना केले एकोणीशेचाळीस साली एकोणीशेचाळीस साली वैयक्तिक सत्याग्रहा साठी पहिले सत्याग्रही म्हणून गांधी नी विनोबांची निवड केली कुराण सात ख्रिस्त धर्म सात हे त्यांचे ग्रंथ ही अत्यंत वाचनीय ठरले भूमी दान करण्याचे आवाहन जमीनदारांना केले. व मिळव लेल्या लाखो एकर भूमी चे वाटत भूमिहीनना मध्ये भूमिहीनामध्ये केले. रेल्वे संपर्क, मोर्चे वर संपर्क, इतरसंपर्क त्च्या अतिरेकाने करा, राज्यकर्ता निर्माण होऊ नये. म्हणून एकोणीस पंचाहत्तर मध्ये इंदिरा गांधी नी मिळव लेल्या आणीबाणी मुळे भारतातील जनता त्रस्त झाली असता विनोबांनी त्या कृती चे अनुशासन पर्व ही समर्थन केले म्हणून लोक त्यांची सरकारी संत म्हणून अवहेलना करू लागले तरी पूर्ण निकामी झाल्यावर आणि सतत सात दिवस उपोषण करून पवनार मध्ये परं धाम आश्रमा देहत्याग केला असे हे आचार्य विनोबा भावे.

हॅलो हॅलो हा बोल ना ग काय झाल. काय नि आवाज येतोय का म्हटल. मला वाटल फोन उचलला आणि काय झाल मग नंतर हा नाय येतोय. तुला ही येतोय ना माझा व्यवस्तीत आवाज हो व्यवस्तीत येतोय आवाज व्यवस्तीत येतोय. काय चालाय आणखीन? काय नाय ग निवांत पडले होते. तेवड्यात तुझा फोन आला मग काय काम काढलस बघाव. काही नाय सहज फोन केला. मी अशा साठी फोन केला होता. कि तुला अह माहिती ये का ते ह्याच अं रेझूमे कसा तयार कार्याचा?

आणि तुम्हाला कशा जॉब हवाय आणि तुमचस्किल काय एवढच लिहायच होत. किवा अनुभव तुमचा कशात होता? ते लिहायच होत पण आता काय झाली माहिती ये का? म्हणजे मी लोका चि resume आता मी काही दिवस HR च जॉब केला. मी लोकाचि म्हणजे रेझूम पाहून पाहून झाले. काही काही लोकाचि चार चार पानाची रेझूमे तर काही लोकान च आर्ध्या पानाचा रेझूमे म्हणजे रेझूमे कसा असावा याच्या बदल तुझ खूप हे ये सगळ्या म्हणजे वाद विवाद येत. काही लोकान च म्हणन छोटा सुटसुटी सरळ असावा काही लोकाच म्हणन नाही. आपल्या आपल्या जेव्डी स्किल आहे तेवढी स्किल त्या रेझूमे मध्ये दिसली पाहिजे अस पहिजे मग रेझूमे कसा असावा? तू सांग मला कसा असावा. रेझूमे काय आहे? रेझूमे म्हणजे काय? कि आपल्या रेझूमे वरून कंपनी आपल्या ला जज करते. आणि आपल्या ला चांगला पॅकेज देते. यासाठी आपण रेझूमे बनवतो. त्या रेझूमे मध्ये आपल्या ला जे काही येत जिथे आपल्या ला सर्टिफिकेट आहे बाय हॅन्ड आहे. त्या च्या वर नोट डाउन असाव. काही काही लोक काय करतात रेझूमे मध्ये नुसता भडीमार टाकता मला हे येत मला ते येत मला हेयेत करून. पण अक्चुअल मध्ये त्यांच्या हाता मध्ये कुटल्या ही प्रकार च सर्टिफिकेट कीवा कुटल्या ही प्रकार च प्रुफ नसत. मग ते त्यांना येत कशा वरून त्यांना जज कस कर नार त्या साठी आपल्या कढे ज्याचे ज्याचे सर्टिफिकेट आहेत. ज्याच ज्याच आपल्या ला प्रॉपर नॉलेज आहे त्या गोष्ठी आपण रेझूमे मध्ये टाकाव्यात मला तर अस वाटत.

तुमचा ऍड्रेस असाव. फोन नंबर अं तुमचा ई-मेल ऍड्रेस त्या च्या नतर अं तुमचे जे अकॅडेमिकस ते अह म्हणजे जस दहावी बारावी अस जे रीसेंट असेल ते वरती असाव. आणि खाली सगळे जे शेवट चे शेवट चे ते असावे. त्या च्या नंतर म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये असाव. त्याच्या नंतर तुम्ही कुटे कुटे काय काय काय अह अनुभव कसा आहे तुमचा कुठल्या तुमच्या कुठल्या पदावर नियुक्ती होती आणि तिथे तुम्हाला किती वर्ष च अनुभव आहे? आणि काय काम केलाय तुम्ही त्याची डिटेल असावी. आणि ते झाल्या नंतर तुमच्या कढे काय स्किल्स येत आणि मग त्याच्या नंतर सगळ्यात शेवटी तुमचा काय इंटरेस्ट ये आता इंटरेस्ट च आता तू म्हन्शीन ना लोक काहीही लिहित होते गाण्याच जर तुम्ही जर तुम्ही एका शाळेत शाळेत जात असल तुम्ही तर तुम्हाला गाण्याच आणि डान्स च असेल तर मान्य ये मला. शाळे मध्ये गायन पण अलगत आणि नृत्य पण लागत पं जर तुम्ही एकाद्या कंपनी त जाणार सिरिअस जॉब आहे. सिरिअस ठिकाणी तुम्ही गाणी एकूण किवा पुस्थक वाचून

हॉबीज मध्ये काहीही टाकतात लोक.

कि म्हणजे तुम्ही एखादा प्रोजेक्ट केलाय तर मग त्याच नाव आणि दोन ओळी त्याची माहिती द्याची अस नाय लोक दोन दोन पान सुध टाकतात. मग लोक वाचत नाय माहिती ये का? अशी अशी जी कांटाळ वाणी मी स्वतः नाय वाचलेत. जशे कांटाळ वने मी काय पाहणार मला गरज ये बँकिंग मध्ये मग मी काय पाहणार b. com केलाय हा नंतर bba केलय mba केलय. मग फायनान्स मध्ये केलय मग कुठे एक्सपीरियन्स ये नाय ये. मग समझा फ्रेशर ये. तर कशात केलय आणि काय अपेक्ष आहेत. ते सगळ बगनार झाल मिटल म्हणजे इथ संपल माझ तर मी हे नाय बगणार तेच्या आत मध्ये काय डिटेल्स येत काही लोकानना कशी सवय असते कि अह खूप जास्त जास्त भरायच त्याना अस वाटत कि खूप भरल खूप भरला तो रेझूमे म्हणजे खूप अस अस म्हणजे पूर्वी च्या काळात कस पेपर खूप भरून लिहायचा एक एक साधारण पने नाईंटीस मध्ये एक कन्सेप्ट आला होता. कि तुम्ही खूप लिहा तुम्हाला काय जे येत ते लिहा तुम्हाला मार्क्स मिळतील. पण आज तो कन्सेप्ट झिरो झालाय. तुम्ही जर व्यवस्थित लिहील मुददेसुत लिहील तर च तुम्हाला मार्क्स येत नाय तर कुणाला वेळ नाय एवड वाचाय ला सरळ सुठ सुठीत असे दोन पनान चे रेझूमे होते ना ते पहायचे बाकीचे सगळे अशेच गेले. आज सपोझ कस करतात i. t वाले जे आहेत. ते i. t वाले काय करतात त्यांना आपण रेझूमे कसा तयार करतोय आपण आपण कुठल्या फिल्ड मध्ये जायच ये त्या पद्धतीने आपण तो हे करायचा सगळा

आणि कुठल्या लँग्वेजेस मध्ये पण प्रत्येक हेच्यात त्यांचे स्किल्स येत ना त्याच्यामुळे त्यांना ते लिहीन गरजेच ये. पण तू जर समझा फायनान्स मध्ये लिहायला जाशील. तर किती लिहिशील म्हणजे काय काय लिहायला पाहिजे. हे सुधा महत्व च ये ना b. com केलय तर मग तुमचे पुस्तक लिहून थोडी ना काढणार काही लोक b. com केलेली लोक एवडे मोठे लांब लचक लेख लिहायचे. मी अस विचार केला एवडी मोठी लांब लचक रेझूमे कोणी वाचत का? मग मी नंतर एक दोन बँक च्या मॅनेजर लोकान ना विचारल

अक्चुअल रेझूमे मध्ये कस होत. रेझूमे जर असेल तर त्या पद्धतीने त्या च्या हॉबीज ला त्याच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीस बघून मग तिथ गेल्या नंतर त्याला त्यच्या वर क्वेशन्स विचारतात मग त्याने ते खरोखर लिहिलेलं आहे ते प्रतेक्षात त्याला त्याच्या बदल काही अनुभव आहे कि नाही. हे बागन्यासाठी रेझूमे आपल्याला बेस्ट असते. हो मग तसच ये आता मी पण असच म्हणजे असच पद्धतीने हे करते रेझूमे मधे भरपूर company चे experience टाकतात salary package एवडा एवडा होत तेवढ तेवढ होत टाकतात actul मधे त्यांना तेवड आहे कि नाही आपण प्रत्येक company मधे phone करुन बघू शकत नाही. त्या साठी त्यांच्या कढे रेझूमे सोबत हात मध्ये certificate किवा offter letter किवा experience letter किवा हे सुधे असण खूप गरजेच आहे. तरच त्यांना salary hike आपण देऊ शकतो. otherwise आपण fresher म्हणून salary basic जी आहे त्याच्या वर च continue करू शकतो. त्यान च्या कडे proof च नसेल त्यांना थोडी थोडी करून परत salary मिळू वाढू शकते. staring ल त्यांच्या कडे proof नसेल तर त्यांना salary आहे normal तेच दिली जाते. हो म्हणजे सगळी कडे आता असच ये ना ग मुळात कस ये माहिती ये का? रेझूमे म्हणजे तुमच तुमच्या व्यक्तीमत्वाच दर्शन ये. एक प्रकारे तुम्ही रेझूमे मध्ये जस लिहिता. रेझूमे मध्ये तुम्ही काय लिहील ये हे तुमच व्यक्ती महत्व दर्शवत ना? काही लोक खूप बट बतीत लिहितात. म्हणजे अगदी हायलायटर वापरतात मग त्याच्या नंतर मग कलर रेझूमे असतो. जेवा तुम्ही मेल करता तेवा बग रेझूमे एकदम कलर असतात. काही एकदम सरळ साधे असतात. म्हणजे थोडक्यात मुद्दे सुत लिहिलेल असत. जस पेपर असतो ना पेपर होते मग आपला जो अन्सर शीट असते ना अन्सर शीट आपला व्यक्ती महत्व दर्शवते. तस रेझूमे पण व्यक्ती महत्व दर्शवते. मग त्या व्यक्ती महत्व मध्ये जर अस भाव भाव भरलेला असेल. ते जर गरजेच नसेल तिथ तर मग ते नाय बोलत आग इंटरव्हिएव ला तर काही वेळा मी पाहिल ये मी स्वतः सुध अनुभव लय कि खूप सगळे आमच्या कडे आम्ही शिक्षकान चे इंटरव्हिएव घ्यायचो.

तर का माहिती ये का? आम्ही त्याच ये ना ते प्रॅक्टिकल ते टिचिंग मध्ये ते चालणार नाय ये कारण तुमच प्रॅक्टिकल नॉलेज खूप जास्त ये. म्हणजे तू म्हणती ये ना कि अस आता i. t मध्ये म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेजअस लेली लोक आपण इकडे घेऊन काय कार्यच ना? हाच प्रश्न त्याच्या मुळे रेझूमे हा सोपा सुटसुटीत असावा. आणि दुसर म्हणजे तुम्हाला काय येत आणि तुम्ही काय करू शकता? याच्या पलीकडे काही लुहू नये अस मला वाटत. म्हणजे सगळ सध्या तुमच्या कडे सर्टिफिकेट किवा ऑफर लेटर वागिरे य अगोष्टी असतील तर त्यात अपडेट करा कारण कि जर तुम्हाला इंटरव्हिएव ला बोलाव ल तर तुम्हाला तिथे दाखवता अल पाहिजे. कि तुमच्या कडे हे खर खर आहे नॉलेज म्हणून कारण कि तुम्ही सुनत सांगून समोरच्या ला काळात नाय ना कि तुमच नॉलेज काय आहे ते. हो आणि मग आता काय झालय माहिती ये आता तोच तर महत्व चा प्रश्न आहे. आता लोक एक महिना जॉईन झाल्या नंतर ऑफर लेटर देतच नाय ना आज काल छोटे छोटे जसे स्टार्ट स्टार्टींगवाले जॉब येत. जस कोणी कोणी स्टार्टींग ल जॉब केलेत. कि ऑफर लेटर खूप निवांत देतात लोक तुम्ही येतंय का बगताय. तीन महिने झाल्या शिवाय ऑफर लेटर मिळताच नाय कारण कि काय काय लोक काय करतात महिना भर करतात परत जॉब सोडतात दुसरी कडे हाईक मिळाली कि तिकडे जातात. पण अस जर करत बसले सगळे लोक तर मग कंपनी म्हणेन आम्ही एका महिन्या साठी याला सगळ शिकवून परत हा जाणार दुसरी कडे मग काय उप्गोय ये ना याचा

पहिली सॅलरी आणि ऑफर लेटर घेऊन लोक गायब झाले. अस नको ना मग त्याच्या मुळे तर या सगळ्या आणि त्याच्या साठी एक्सपीरियन्स सर्टिफिकेट पण महत्व च आहे. आज काल नुस्त ऑफर लेटर वरती नाय चालत तुम्ही ती कंपनी का सोडली त्याच सुधा कारण तुम्हाला द्यायला पाहिजे. अस नाय कि तुम्ही सोडली ये कंपनी मध्ये कॉल पण करतात. कि ही ही हे हे पर्सन इथे इथे होत का? त्याने जॉब सोडला वागिरे जर ते नसेल तर ते कंपनी जेन्यून कंपनी जी आहे ती घेते त्याला अदर्वाईस त्याने वेगळ कारण संगीतल कंपनी ने वेगळ कारण सांगितल तर नाही घेत मग त्याला मग हे सगळ खूप महत्वच माहिती ये या सगळ्या गोष्टी त्यामुळे रेझूमे हे ना रेझूमे खूप प्रॉपर पाहिजे. आणि रेझूमे मध्ये सगळ्या गोष्टी प्रॉपर पाहिजे. नाय तर मग नाय होत ना ग या सगळ्या गोष्ठी कठीण होऊन जातात सगळ्या गोष्ठी माहिती ये. अगदी भरपूर त्यामुळे रेझूमे अस व्यवस्थित सुत सुटीत कारांवा कुणाला त्याच्या समोरच्या ला समाज ला जाव आपल्यालाही ते समजल जाव. अस नाही ये कि आपण जे लिहिलंय ते आपण वाचलाच नाही ये आता माझी एक मैत्रीण गेली होती इंटरव्हिएव ला तिनी सांगितल कि तिनी b. edit कम्प्लिट केलाय आणि तिथे रेझूमे मध्ये लिहिलय कि अह b. edit परसुईंग मग त्या सगळ्या गोष्टी त्या माहिती ये तिचा जॉब गेला. तिला मिळाला नाय तेच्या मुळे तो जॉब आणि मी

आपला रेझूमे का ये ते एकदा वाचून बघून ठेवायचा. कारण काही वेळेस काय होत आपण चार वर्ष पूर्वी तयार केलेला असतो त्यानंतर आपण दोन वर्ष कुठतरी नोकरी करतो. मग इत पण त्याच्यात लिहायच राहून जात. मग या अशा सगळ्या गोष्टी मुळे रेझूमे कायम ना अपडेट असावा आणि प्रत्येक इंटरव्हिएव साठी वेगळा रेझूमे असावा अस मला वाटत. अस नाय कि तुम्ही तोच रेझूमे सगळे कडेकन्टीनुए करत गेलात. अस पण नको अस मला वाटत अस वाटत अस नको तोच रेझूमे सगळी कडे इकडे गेला तोच तिकडे गेला तोच असा रेझूमे नको ये. अखीन काय म्हणते तू सांग आणखीन मग तेच तर ना अपडेट रेझूमे असावा आणि आपल्या कडे ज्याचा एक्सपीरियन्स आहे सर्टिफिकेट आहेत कीव काय आहे तेच त्यांनी कराव. आणि मुळात सुत सुटीत असाव जेणे करून समोर च्या ने बगीतल शनी

हो आणि कस होत माहिती ये का ग या सगळ्या गोष्टीत आपण जेवा रेझूमे वगिरे या सगळ्या गोष्टी जेवा बगतो ना अस होत ना कि जर समझा मी पाहिल ये आणि मला खूप चांगल वाटल रेझूमे पाहून तर माझ एक पॉसिटीव्ह तयार होतो. कि हा रेझूमे खूप चांगल ये मग ही व्यक्ती पण चांगली असेल मग ही व्यक्ती चि मत पण चांगली असतील. पण तेच रेझूमे मध्ये अगदी तुम्ही चार चार पान लिहित बसाल कोण वाचन कोण ना ग म्हणजे रेझूमे हा सुठ सुठीत असावा. आणि सरळ साधा असावा कि तुला मला सगळ्यांना समजेल असाव काही वेळेस बर्याच वेळेस जी इंटरव्हिव्ह घेतात ती लोक टेक्निकल नसतात किवा आता समजा मी सायन्स चि तू कॉमर्स चि ये काही वेळेस अस होऊशक्त कि

जसा आहे तसच म्हणजे एक व्यवस्थित सुत सुटीत असावा. त्यांनी वाचनीय असावा आणि आपल्या ला समजेल इथका इथपात व्यवस्थित असावा कि जो टेक्निकल नॉलेज किवा नॉन टेक्निकल

हा थोडक्यात पण महत्वच ही आणि आपल्याला शाळेत पण प्रश्न उत्तर द्यायला होते ना. थोडक्यात उत्तर लिहा तसा रेझुमे लिहा. अस मला वाटत थोडक्यात आदि उत्तर तसे असतात संधरबा सहित स्पष्टी कारण हा संदर्भासहित स्पष्टी कारण म्हणजे ही सगळी व वाक्य आटवतात जेव्हा रेझुमे तयार करायला जाताना. मग रेझुमे मध्ये आपल्याल आपल्याला काय येत कीव आपले काही एम्स असावेत कि उदिष्ट काय ये? हे जाल्या नंतर ते ते झाल्या नंतर हे हे पण हेपण असावं व्यवस्थित आपले मार्क्स व्यवस्थित लिहिलेले पाहिजेत. एक्सपीरिअन्स लेहिलेला पाहिजे. विथ सर्टिफिकेट ज्याचे असतील त्याचे एक्सपीरिअन्स द्यावेत. सर्टिफिकेट ज्यचे असतील त्याचेच अह तिथे नोंद असावी. आणि ज्याचे सर्टिफिकेट नाय येत त्याच तोंडी सांगाव जर मला काही वेगळी स्किल्स येत. तर जेवा तुम्ही इंटरव्हिव्ह द्याल तेवा ते विचारता तुमच्या कड काय वेगळी स्किल्स येत. मग आपण सांगाव आमच्या कडे हे हे स्किल्स येत. मग त्याच्या साठी अस वेगळ काही गरज नाही ये तुम्ही जेवा जल तेवा पण सांगू शकता आणि असे बरेच लोक असतात जे अष्ट पहिलू व्यक्ती महत्वाचे असतात. त्यांच्या कडे बरेच असे काही स्किल्स असतात कि ते लिहू शकत नाही ना प्रत्येक वेळेस

आणखीन संग तू आणखीन काय सांगते. रेझुमे तर माझ्या मते सुत सुटीत असावा. जेणे करून समोरच्या ला लगेच कळव कि याच म्हणजे दो हजार छे मध्ये मिर्झा ने वेतलाणा पर्वेस गोवारनाथच्या feturva आणि maarjina niggles यांच्या विरुद्ध तीन top ten जिंकले होते. मिर्झा दोन हजार सात ची जोरदार सुरुवात केली. हा हो बारची उपांत्य फेरी Australian Open ची दुसरी फेरी पत्त्यामधी.

मिर्झा ने दोन हजार सातची उन्हाळी hasport हंगामा येथील सर्व उत्तम स्थान मिळवले दोन हजार सात US Open series प्रान्जी मध्ये. आठवे स्थान मिळवले आणि जागतीक क्रम वरील सत्तावीसव्या क्रमांकावर तिने fans इथे Diego उपांत्य पूर्वी फेरी cincinnati उपांत्य फेरी आणि Transport येथे अंतिम फेरी आली त्याने तेथी प्यारा सह तीन गिनाठी इथे दुहेरी स्पर्धा जिंकली. तिने दुहेरी स्पर्धेत चांगली कमगिरी केली. जोडीदार महेश भूपतीचा मिश्रकेही दुहेरीची उपात्यपूर्व फेरी गाठली आणि बेडली म्याटक्का महिला दुहेरीची उपात्य पूर्व फेरी गाठली. दुसरी म्हणानकीक नीता हेमंत आणि सामंन्ता हेतुर यांचा प्रभाव केला. दोन हजार सात त्यांनी चार दुहेरीचे विजेचे पद पटकावले होते.

लागली. तिने एकविसव्या मानांकित म्हणून, Indian Wales येथे चोथावी प्रवेश केले. तिने वाना, मानांकिंत शहर परेश्रम प्रभाव केला परंतु पाटला मानांकित daniel hetu choba कडून तिला पराभव पत्करावा लागला. उन्हाळी Olympic मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले परंतु इत्याव्या महिवालच्या तिच्या सामान्यातून बाहेर पडावे लागले.

मधून माघार घ्यावी लागली.

पटकावले महेश भूपती सोबत भागीदारी करत तिने अंतिम फेरी मिताली बेती आणि अजिराम यांचा पराभव केला. नंतर तिने पट्ट्या महिला open मध्ये प्रवेश केला आनी चांगला कामगिरीनंतर अंतिम फेरी घातली. परंतु वेराज वेणारे वाळके कडून तिला पराभव पत्करावा लागला. याच अमान्त्य फेरी गाठली होती.

उपांत्य फेरी पोहचले. मिर्झाला MPSGroup champion तिथ्य पहिल्या फेरीतही पराभव पत्करावा लागला. पण सुवात्य देहरीचे विजेतेचे नंतर तिला roland garros येथे पहिल्या फेरीत ल्याग ग्यालीया वोस्को बोये कडून पराभत करवा लागला. ग्रासावर मिर्झा इन व्यार्णी ग्याहांम classic आणि उपांत्य फेरी गठाली आणि मोड मोडगार्वेना कोवरला हरवले vim world मध्ये मिर्झा ने पहिल्या फेरीत anna lena gronefeld पराभव केला. दुसऱ्या फेरीत अत्ठावीसव्या क्रमांकावर चोरण ससीयला वाद केला. मध्ये भाग घेण्यासाठी लेखीनला गेला आणि काही चांगल्या विजयानंतर त्यांनी वेजेचे पद पतकावले. त्यांच्या पुढील दोन स्पर्ध Canada मध्ये होत्या. येथे चारशे विस्वपरीनाम. तीव्यायकून वर open च्या अंतिम फेरीत पोहचली व वेफणी Dubai स कडून हरली.

त्यानंतर मिर्झा japan ला गेली. open साठी मात्र ठरली परंतु पहिल्या फेरीत इंद्रजीत कडून हरली ओबामा मधून मिर्झा ने पाचवा मानांकितलंपिक आणि Victoria तिथून विजय मिळवला, आणि यात्तम पूर्व फेरी दुसऱ्या मानांकीत न्यारीयन बाजोरील विजय मिळवला. त्यानंतर मिर्झा ने hobart International आणि Australia Open ची पहिली फेरी केली आणि पराभवाचा सामना केला. पट्याला open मध्ये सहाव्या मानांकित म्हणून प्रवेश केला होता. साथजना मालेकने तिला नराज केले होते. बाली. हिताहली त्यांना गूकहण कडून तीन face मध्ये पराभूत झाली मिर्झा नंतर इक्त गुवाही येथे पात्रता फेरीत पडला. आणि उमरड्यांच्या पहिल्या फेरीत

पूर्वी grek ह्या मध्ये उप उपवेजे पदे पदकावले. तिचा खाराब form कायम राहिला कारण ती विखूवर open च्या दुसऱ्या आणि Cincinnati open